इथे पांढऱ्या रंगांनी अ डेकोरेट केलेला आहे.

तो अ ते दृश्य निहाळतो आहे तिथे बराच अंधार गुफा असल्यामुळे तिथे बराच अंधार आहे.

तो तिथे अ ते दाढी अ करत आहे तिथे विविध प्रकारचे साहित्य ठेवलेल आहे खुर्च्या काळ्या खुर्च्या ठेव --

अ तिथे उंच असा एक खांब आहे आणि अ विविध प्रकारची अशी हिरवळ त्या ठिकाणी लावलेली आहे.

मोठ पा मोठ पांढर विमान त्या ठिकाणी विमानतळावर आहे.

अ शिवाजी महाराजांची मूर्ती आहे अ सिव्हासणावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराज्यांची मूर्ती आहे अ महाराज्यांच्या --

तिथे समोर एक डोंगर सुद्धा दिसतोय.

पाणी अतिशय जलद वेगाने ओघळत आहे.

अ झेंडा सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे तिथे दोन तीन अनुयायी ही बसलेले आहेत.